कदाचित चर्च चे असेल कारण मी कधी या पूर्वी मी कधी गेलो नाही इथे त्यामुळे चर्चच असू शकतो.

यात रक्त दान करण्याबद्दल माहिती सांगितली जात असावी व बक्षीस वितरण चा--